जंगलाची वृक्षतोड मुळे पर्यावरण दूषित होतंय.

महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी पैसे ठेवण्यासाठी.

काहीजण इथे बसण्यासाठी पण जातात तर काही जण फिरायला जातात.

आजकाल फिटनेस राहावा म्हणून लोक कमी कॅलरी च्या गोष्टी घेतात.

आजकाल जुन्या पद्धतीचं प्रदर्शन बघन खूप --